आहे बाजूला काही नारळाचे मोठे मोठे झाड दिसत आहे.

आहे एक बेड वरती आहे एक बेड खाली आहे.

आहे ते कासव इकडे तिकडे पाहत--

पांढऱ्या रंगाची मोठी अशी बिल्डिंग --

अशी मिठाई आहे पेढे आहेत.

इथे काही लेडीज बायका बसून ते योगासन करत --

वेगवेगळ्या रंगांची वेगवेगळ्या फुलांची झाडे--

आहे त्या ऑफिस मध्ये काही लोकं बसलेली --

दोन माणसे इथे उभी --

मोठे मैदान आहे त्या मैदानात काही माणसे उभे--

निळे रंगांचे मोठे आकाश आहे खाली --